एक इलेक्ट्रिसिटी टॉवर दिसत आहेत. त्यामध्ये मुले क्रिकेट खेळत आहेत. त्यामध्ये एकाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे व तो बॅटिंग करत आहे.